पण ठीक होत ना ग ओला दुष्काळ पुरात होता पण कोरडा दुष्काळ नाही पुरात ना लोक मरतील ना कोरडा म्हणल्यावर हो ग पानी अगोदर पाहिजे पाणी पानी प्रत्येक गोष्टीला मग होना होना चहा प्याच्या जागी पानी लागतच

problem काय आहे त्याचमधी problem येतीये ना store करून पानी ठेवल नाही आधी त्या पाण्याची काजळी घेतली नाही पण्याच महत्व समजल नाही आता पानी नाही त आता पण्याच महत्व समजत पानी काय असते म्हणून हा त्याला कितीही सांगितल ना तरी पानी store करून ठेवीतच नाही आता जे flat मध्ये राहतात महणजे पुणे मुंबई ते लोक flat एक नळ असतो पाण्याचा एक असतो use करण्याचा जस लागल ते तस पाणी घेतात पिता वापरतात होना होना तसंच ना मग काय करते आता पानी पाण्याचा वापर लय काळजी पूर्वक करायला पाहिजे हा अन उन्हाळ्यात त जास्त महत्व कळत पाण्याचं महत्व म्हणतेत ना जे वस्तु आपला जवड नाही आहे त्याची जाणीव आपल्याला नंतर कळते नसलयावर जो पर्यन्त आहे जेव्हा ती लांब जाती तूच बघण जोपर्यंत माझ्या जवळ होती तोपर्यंत मला तुझी काहीच किंमत नव्हती तू लांब आहे ना तर मला तुझी किंमत काळती हम्म मग ती माणूस असो की पानी असो किवा खान्या पिण्याची गोष्ट असो

आग मला काय करायच होत घरीच म्हणजे ते ice cream गोळा नसतो का कोणता गोळा असतो त्यो

ice गोळा हा ice गोळा करायचा होता आणि freeze म्हणजे lite नव्हती आणि पानी ते अचानक यचातळ पानी संपल अन पाणीच नाही की ग अन आज सुटले पानी की बघ मी काय केल मग जार चा बाटला मागतला अन मग हे आग इकडे जार पण खुब महाग केले आमचा इकडे तुला सांगू का खूपच पानी टंचाई आहे सध्या आमच्या area मध्ये म्हणजे जार पण पन्नास का साठ रुपयाला जार झाला tanker मागव tanker चार पाच हजार रुपयाला tanker झालाय हजार दोन हजार रुपयाचा ट tanker आता पाच हजारला झालाय म्हटलावर तू विचार कर अन मग ठीक ये असू दे देता येईल पैसे ते पानी पण स्वछ नाही ना ग घाण पानी आहे ते कुठं आणतात अन कुठंन नाही देव जाणे अन तुमच्यात store करायला आहे का काही तुमच्याकळ store करायला काहीच नसत ना आग आम्ही सगळ्या मिळून मंगवतो ना एकट्याला नाही सगळ्यांना म्हणजे पाच पाच जन करायचे हा हा अस आहे व्हाय हा ते हम्म म्हणजे partner मध्ये म्हणजे सोबत कोणी म्हणजे चार पाच जन असले member त्यांच्या सोबत पानी मंगवायला पुरत आज बघ ना पाचव्या दिवशी पानी सुटते म्हणजे काय केले जाते सुटल्या सुटल्या च्या दिवशी चा एक दिवस आणि मागील दिवशी चा एक दिवस म्हणजे असे दोन दिवस अन मधातले तीन दिवस एकूण पाच दिवस होना होना हम्म तेच बाई आंघोळीला पान बघ ना ग जेव्हा नाही तेव्हा एक बालटीत एक नाही अर्ध्याच बालटीत होते म्हणा तस म्हणायला गेल तर पण आपण एक चा एवजी तीन बलट्या घेतो चार बलट्या घेतो sawer एकदा चालू केल की चालूच ठेवतो कीती पाण्याचा दुरुपयोग करतो ना हो ते मात्र बरोबर मग असये ना काय करते बाई आता काही काम पुन्हा शेती शेतातल्या लोकच त कीती अवघड आहे विचार कर ना पानी पाहीजे पाऊस पाहिजे सगळ काही काम पाण्यावर आहे ना त्यांच्या पानी असल त शेती होईल ना नाही तर बिन पाण्याची शेती केल्या जाईल हा ते मात्र बरोबर पानी इम्पॉर्टंट यह ग हम्म पानी तुला सांगू का आपण जेवण शिवाय राहू शकतो पण पाण्या शिवाय नाही राहू शकत हा पाण्या शिवाय नाही राहू शकत खरंच मग पानी आधी लागते पानी आधी लागते मला त पानी पिऊ मी जेवटणी फक्त एक ग्लास पानी पिते मग नंतर पानी पित असते मी हा म्हणजे जेवण जेवण झाल्याच्या नंतर व्हाय

आग मी खरं सांगू का मला ही तसच होये ज्यावडस मम्मी ताट वागेरे वाडून देते आता त मलाच स्वतः कारव लागत म्हना स्वयंपाक कर करे पर्यन्त तहान लागते मगब ताट घेतल वाढायला की आधी मला पानी लागत मी चक्क दोनग्लास पानी पिते आधी आणि जेवत जेवत बी एक ग्लास पानी अन जेवण झाल्यावर मंग काय मग एकच ग्लास पेते

तुले सांगू का माझ्या पाइप लाइन खुल तात पानी पील्यावर हो की ग हो तुझ सगळ उलट काम दिसते मला मला पानी पील्या न मला जेवण च जात नाही म्हणजे जाताच नाही कसच नाही डोकं दुखतोय तुला काय सांगू मी एवढे lecture वर lecture चालू होते आज हो ते बी बरोबर म्हणजे एक एक तासाचे lecture असते ना

पानी पिले तुला सांगू direct का तोंड कोरड पडले माझ हम्म मग आता bottle मग minimum bottle ही एक liter ची असते बराबर हम्म आशा कीती बाटल्या पिल्या दहा वाजल्या पासण

दोन liter पानी पीळ फक्त मी एका time ला एक liter ची bottle खल्लास करते रेणुका बापरे खर तू दोन पील्यात yes मी पानी पित नाही ग जास्त माय डॉक्टर अस काही मी डॉक्टर कड पण गेलो नाही डायरेक्ट डॉक्टर मला सांगतात की तू पानी पित नाही तू पानी पित जा जास्त अन मला खरंच पानी पिऊ च वाटत नाही पानी आधी तर तुम्हाला पाण्याची टंचाई पण तितक्यात बरा आहे तू पाण्याची बचत करते म्हणा हम्म नाही ग पिल्या जात नाही पाणी काय सांगू तुला

पाणी हे कशाला लागत नाही मला आठवतच नाही पाण्याचा असं कामच नाही पासून कोणत्याच गोष्टीला कशात ते सर्वात महत्त्वाचं की ग जरी तू खुल्या परिसरात जरी गेली तर तुला थोडं का होईना पाणी लागते हा लागता का ताई मग सांगतो मी नाही गेले आतापर्यंत पण लागतं हा लागत ते त आहेच सांगावं लागतं व्हाय लागतच पाणी जाऊ नाही जाऊ होणं होणं ते तर आहेच आता बघू या पावसाळ्यात पाऊस पडतोय पाणी किती येतंय किती नाही होणं अन तुला माहिती आपल्या भागात कसं एकच रोहीना नाहीये ते रोहिनात काय करतो परतूरला आजूबाजूच्या खड्यांना पाणी पुरवतो हम्म जालन्याला नाही जालन्याला इकडूनच मिळतो वाटते पाणी परतुरच फक्त फक्त परतुरआणि आजूबाजूच्या खेडेगाव सेलु सेलूला नाही सेलू ला तिकडून आहे ना घनसावंगी तिकडे धरण आहे वाटतं हा जाऊ दे बाई आता बघावं लागन पाण्याची वाट हो पाण्याची बघा आमचंपाणी सुटलय भरता आहे ताई हम्म बरबर भरा तुम्ही पानी भरा आम्ही चहा वगैरे घेतो मग

पाणी पाणी या विषयावरच जास्त बोललो का आज

ठीक आहे चालतंय कर तू पण भर पाणी मी पण अवरते घरातली काम tanker मागवलेले आलाय ते जाते आता भरून घेते मी पण पाणी ओके ओके चालतंय save कर पानी store करून ठेव हो घे काळजी

मंगेश तुला अस माहिती आहे आपल म्हणजे हा जे नोकऱ्या वगेरे पाहल्या पेक्षा काही तरी कौशल्य हम्म आता जे काही तरी काम कौशली प्रणवाली कधी बिझनेस आणाचा

बर आवाज मोठा काडाणा मामा आवाज येत नाही तुमचा आपण समजा नोकरी वगेरे केल्या पेक्षा बर का हा गॅरेज वगेरे आहे की नाही

नाही तेच चालू आहे काही न काही टाकाव म्हणून धंदा पानी हा कारण की तुझे वडील ड्युटी ला आहे तुला काही तरी थोडा सपोर्ट पण आहे णा आहे तुझ वय आहे रे बर का हेच वय करत येणार नंतर नाही करता येत काही हा

तु आता माझ माझ मत तरी भाऊ हे अकरावी बारावी ग्रॅड्युएशन जे मी तुला सांगू का आता PhD वाले झालेले सुद्धा घरी आहे.

बतीसच्या तीस च्या पूड जात होता चाडिस चाडिस जास्तच झाल

b. कॉम च्या नंतर हा m. कॉम m. com च्या नंतर मग phd

किती होत आहे रे ते बग तेव्हा तीन वर्ष तुमची निवड तीन तीन दा झाले हो देवगिरि कॉलेज कोणत बी कॉलेज म्हणा प्रादय म्हणून टु कामाला तर त्याला पर्मनंट कोण भाऊ कामाला नाही घेत शिक बाबा म्हणजे काही खरी नाही काम धंदयाच बिझनेस टाकाला पुरडते काही णा काही किती पगार आहे वीस हजार पंचवीस हजार फक्त पगार आहे काम कर लागतो मंगेश

बापरे लय कमी आहे अं आता तु b. कॉम केल समजा

b. com कॉमच्या कोणत्या बेस वर नोकरी पाहसील

काही फयदा नाही b कॉम करून तर झाले

आणि बग तुला बँक कधी लागायच असल तर मग तुला बँक चा कोर्स कर लागण

बरोबर आहे आणि b. कॉम शिवाय बरोबर आहे कुठ नोकरी लागणार आहे.

आहे काही पर्यय त्याला

आणि त्याच्या पेक्षा आहे णा एखदा धंदा बगा काही तरी एखदा कौशल्य बगा कौशल्य कोणत ह वेल्डिंग पण धंदा कोणता पण धंदा कोणता टाकू म्हटल धंदा मी मी तुला संगितलन dtv कार म्हणल तुला dtv मध्ये लय

एक मिनिट तु स्वतरी जिते बारावीला होते णा पाहास्ट टक्के

दहावीला पन्नास टक्के होते आपल्या पंचावण टक्के होते.

हो काय म्हणले iti चे iti आता तर माझ णा b. झाल णा आता कुठ जास्त झाल मला

आणि iti म्हणजे कुठच वेल्डिंग वेल्डिंग चे पोस्ट

हा आता फॉरेन्सिक नंतर बी आहे का iti

रिपेरिंग सध्या खुप व्हॅल्यु आहे. धंदात आणि मोबाईल रिपेरिंग, मोबाईल रिपेरिंग पण चांगल आहे णा

त्याच्या पण कोणत कोर्स असते

पटकन कोर्स चा मोबाईल सगडे आह

पण कोणता तरी कोर्स केला णा त्याचात मना नाही

आता हॉटेलिन आहे तुला एखादा तु एखादी पोरगी पाहाला गेला हो तुला हा पोरी कडचे लोक काय म्हणतील कुठे आहे तु कामाला हो

हॉटेलिन काय केल असत णा अं कडूस लोक काय असत काय असत त्याच्या गड्यात अं किती पगार काही नसते अं हम्म आणि हॉटेलिन मध्ये म्हणल कोणी पोरगी देत नाही तर अस नाही येत नाही शेती आहे णा

हा जे आई वडील पास झाल्या वर करतात म्हणे तिथे राहून बस याच्या याने दिल असेल ती बटाईन

भाऊ आता बारावी झाली त्याची यावर्षी बारावी झाली पण आता त्याच काय काय प्लॅनींग काय काय कुठे घेऊ राहला काम काय करते नाही मलाच कन्फर्म नाही अजून काय करते काय नाही तुमच्या घरमात विचार होत नाही काय करणार काही विचार

हा आहे का हो

संगडेच पोर ias च्या ias तयारी करतात

मग त्याच उपाय झाल का मग बाहेर चाले का मग ते बाहेर जातात

आता upscmpsc लोक लाखात आहे रे बा पण upscmpsc झालेले लोक पास झालेले आहे पण त्यांना नोकरी नाही

त्यांनी जागा निगाल्य बरोबर आहे गव्हर्नमेंट जुरमणी पाहिजे नोकऱ्या का हम्म सरकारी बरोबर आहे

आणि त्याच्या पेक्षा धंदा चांगला असतो रे धंदा कडे पण तेवड काम आहेणा

कोण आपला

अरे ते समजू बी शकत नाही ते वीस पंचवीस बार बी गेले असतील

आता आपण खात नाही आपल्या माहीत नाही केवड बार आहे

हो आता संपती धर पण